एक मुंडा आहे त्या मुंड्यामध्ये एक ऑटो थंबलेला आहे त्या ऑटो मध्ये एक मशीन आहे त्या मशीन च्या मशीन ला अशी वायरने पूर्ण गुंडाळलेल्या--

एक दूकान आहे त्या दुकानच नाव आरती बूक सेंटर आहे आणि त्या दुकानाच्या मधे खूप सारे आ बूक आहेत पुस्तक आहेत आणि--

दोन मुर्त्या आहेत एकदम खूप सजवलेल्या आहेत आणि खूप मोठ्या पण आहेत.

च्या वरच्या साइड बाजूच्या साइड ला इमारती आहेत आणि त्या इमारती वर देखील एक बोर्ड आहे आणि एक अह आ हे लाइट देखील आहे.